हॅलो

हा तर थोडं क्रिकेटबद्दल सांग.

अच्छा क्रिकेटबद्दल म्हणजे क्रिकेटामधे अं दोन संघ असतात. दोन संघांमध्ये अकरा अकरा खेळाडू असतात. ठीक आहे.

त्यामध्ये काही बॅट्समन काही स्पिनर आणि काही बोलर असतात.

ठीक आहे. त्यामध्ये अं .. जसं आता क्रिकेट स्टँडमधे मॅच असते एक असते ट्वेंटी ट्वेंटी आणि एक असते फिफ्टी फिफ्टी ओडीआय

ठीक आहे. आणि एक टेस्ट सुद्धा असते. आणि जर आपण विचार केला खेळण्याबद्दल तर एक टीम बॅटिंग करते आणि एक टीम बोलिंग आणि फिल्डिंग करते. ठीक आहे.

त्यामध्ये अं .. जसं कुणी बॅटिंग करतात त्यांनी अगर बॉल अगर एकदम हाय मारला वर आणि तो अगर बाउंड्रीच्या बाहेर गेला तर त्याला सहा रन म्हटलं जाते.

ठीक आहे. आणि तो ग्राउंडला लागून गेला जसं

बाउंड्रीला टच झाला जमिनीवरून त्याला चौका म्हटलं जातं

ठीक आहे. त्यामध्ये मग भरपूरसे असे आहे की जसे कुणी रन आउट होते जसं तुम्ही बॉल मारला बॅटीने ठीक आहे आणि तो दवडला तर फील्डरने बॉल फेकून अगर तो क्रीजच्या अंदर पोचण्याच्या आधी अगर स्टंपला बॉल लावून दिल तर तो रन आउट होते. ठीक आहे.

त्यामध्ये एलबीडब्लू पण असते जसं स्टंपच्या लाईनेमधे अगर बॉल बॅटीला न लागता जर डायरेक्ट त्याच्या पॅडला लागला

तर त्यांनी तो एलबीडब्लू आऊट होते हं हं आऊट दिला जाते का? आऊट दिला जाते आणि त्यांनंतर जसं मॅच खेळतानी अगर कोणत्या संघांनी जास्त रन काढले आणि दूसरा संघ त्यांच्यामधे अगर चेस नाही करु शकले तर तो संघ हारले जाते. ठीक आहे.

आणि ह्यांची टूर्नामेंट जशी टूर्नामेंट मधे जसे पाच मॅचेस आहे तो पाच मधे तीन विन करावे लागते तेव्हा तो संघ तीन मॅचेस विन करल तो संघ जिंकला जातो

ठीक आहे. आणि अशा टाइपच्या ज्या मॅचेस असते क्रिकेटच्या दोन तीन टाइपच्या असते ज्याचं एक टेस्ट असते एक टी ट्वेंटी असते आणि एक फिफ्टी फिफ्टी आणि ती ओडीआय असते. अं टी ट्वेंटीवालं काय असते? त्यातही रूल सेम असते का? टी ट्वेंटीमधे असं असते की टी ट्वेंटीमधे जी मॅच असते ती फक्त वीस वीस ओवरची असते.

हा वीस ओवरची. एक दिवाशीची असते. ते म्हणजे सहा ते आठ घंटे मधे ते मॅच खतम होऊन जाते.

हा. आणि जी ओडीआय असते वन डे तिला तिच्या मधे फिफ्टी फिफ्टी ओवरची मॅच असते.

तर तिला कम से कम बारा ते चौदा घंटे लागते.

हा आणि जे टेस्ट सिरीज असते हे दिवासवर असते. त्यामध्ये अनलिमिटेड खेळणं असते. आणि जे टीम सर्वात जास्त आपला .. आ .. म्हणजे टाइमच्या आ .. मैदानावरती आणि जास्त रन काढेल ती टीम नंतर विन होते. अच्छा आणि एक ओवर मधे किती बॉल असते? एक ओवर मधे सहा बॉल असते. अच्छा, आणि क्रिकेटरला ओवर दिले जाते की एवढे ओवर तू टाकायचे एवढे ओवर तू टाकायचे हा हा , गिनल्या जाते की जसं आपलं टी ट्वेंटी मॅच चालू आहे तर एक बोलर फक्त चार ओवरच टाकू शकतो.

आणि अगर फिफ्टी फिफ्टी आहे तो एक बोलर फक्त दहाच ओवर टाकू शकते.

टी ट्वेंटी मधी एक बोलरला चार ओवर दिल्या जाते

हा आणि जे टेस्ट मॅच असते त्यामध्ये तर मतलब अनगिनत असते पण तरी केलं तरी तीस तीस ओवर तरी प्रत्येकाला मतलब पन्नास पन्नास ओवर तरी प्रत्येकाला येते. कारण दीडशे दीडशे ओवर होऊन जाते तेव्हा पर्यंत एक दिवसाची मॅच जाते

हं आणखी काही विचारायचं? हा अजून काही माहिती असेल तर दे ना. जे महत्वाची आहे. जर आपल्याला मॅच पाहायला जायचं तर काय कसं काय प्रोसेस?

आधी बूक नाही करता येत का तिकीट?

तर त्याची एक डेट असते त्या डेटपासून तिकीटं सेल होणं चालू होते. तर तुम्ही आधीच काही दिवसांपूर्वी तुम्ही ते तिकीटं घेऊ शकता. आणि तुम्हाला ज्या स्टँडवर पाहिजे त्यावर तुम्ही .. व्हीआयपी तर कॉस्टर वाले बनतात. त्या नंतर एक सगळ्यात लो वाली टिकिट असते. पंधराशे रुपयाची, त्यानंतर साडेतीन हजाराची, पाच हजाराची, सात हजाराची..

मग तुम्हाला वाटते की मला सेकंड मजल्यावर बसायला हवं .. त्याची थोडी अजून महाग असते. आणि व्हीआयपीच्या काटाण्या मधे तिथे मॅचेसवाले जे तिथे बसताना आपले प्लेयर जिथे बसतात त्यांच्या बगलला पाहिजे तर अजून महाग असते. हा हा ठीक आहे. धन्यवाद हा..